मला थोडे पैसे पण काढायचे होते आणि एक प्रमाणपत्र पण हवं होतं बँकेकडून, त्यासाठी मी गेलो होतो, तिथं मला दोन तास वेळ लागला

जवळपास पन्नास ते साठ लोकं जे वयाच्या साठीच्या पलीकडचे होते जे रांगेत उभे होते, त्यामुळे माझा नंबर यायला खूप वेळ होता.

ह्यांना सगळ्यांना हयातीचा दाखला द्यावा लागतो. तो बँकेत येऊन दरवर्षी नोव्हेंबरमध्ये

हो अरे त्यांना दुसऱ्या कुठल्याही सुविधा नाही वापरता येत ना मोबाईल बँकिंग असो किंवा नेट बँकिंग असो

आणि तू तरी एटीएम मधून का नाही काढले पैसे? बँकेत जाऊन विनाकारण, अच्छा प्रमाणपत्रासाठी तुला बँकेत जावं लागलं होतं म्ह्णून

पण बऱ्याचश्या सुविधा आहेत पण त्यांना हयातीचा दाखल्यासाठी बँकेत जाऊनच

की प्रत्यक्षात तो व्यक्ती उपस्थित राहावा लागतो त्याकरता त्यांच्या समोर मॅनेजर समोर तो व्यक्ती आणि तोच सही करतो, त्यामुळे त्यांना बँकेत जाणं कंपलसरी असतं. हो पण मला वाटतं, काही बँकांनी ह्याचं ऑनलाईन पण उपलब्ध करून दिलेलं आहे. ते जे की ज्या राष्ट्रीय बँका आहेत त्यांचं अजून त्यांनी अंमलबजावणी त्यांनी केलेली नाहीए प्रायव्हेट सेक्टरच्या बँकांनी अंमलबजावणी केलेली आहे

असं मला ऐकण्यात आलंय. एक्झॅटली मी त्या अधिकाऱ्याशी बोललो पण ते म्हणाले की अश्या काही सुविधा उपलब्ध नाहीत, त्यांना प्रत्यक्षच यावं लागतं आणि त्यांना आमच्या समोर येऊन सही करावी लागते. तर ते हयातीचा दाखला त्यांना मिळतो. आणि नंतर त्यांची पेन्शन वर्षभर पूर्ववत सुरळीत चालू होते, त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते.

म्हणजे तुम्ही स्वतःच स्वतः जाऊन तुम्हाला बारकोड लावलेला असतो पासबुक ला तो तुम्ही तुमचं प्रिंट करून घेऊ शकता म्हणजे बँकेतच जाऊन कामं करायला पाहिजेत असं नाही, इव्हन मोबाईल वरती पण आता सगळं युपीआय पेमेंट वगैरे सुरु झालेलं आहे खूप गरजेची गोष्ट होती, प्रत्येक गोष्टीसाठी त्या ऑफिसचं काम सोडून जाण्याची गरज नाहीए आपल्याला तिथं जायचं, मग करायचं, मग लागणारा वेळ त्यामध्ये आपला ऑफिसचा जो टायमिंग जातो तो त्यापेक्षा मोबाईलवरती किंवा इंटरनेट वरती जाऊन आपल्या अकाउंट मधून पैसे ट्रान्स्फर होतात सगळ्याच गोष्टी, इव्हन मला असं वाटतं, तू चौकशी करायला हवी होती प्रमाणपत्रही कदाचित मिळालं असतं कारण बँक स्टेटमेंट ज्या अर्थी मिळतं आणि ग्राह्य धरलं जातं सगळीकडे बँक स्टेटमेंट ऑनलाईन काढलेलं

मोबाईल बँकिंगनं पण सोय झालेली आहे बरीचशी आता, मला तर परवा युपीआय पेमेंटनी पैसे काढवेशे नाही वाटत, रोख रक्कम बाळगण्यापेक्षा कुठेही जाऊन युपीआय पेमेंट करा क्यूआर कोड स्कॅन करून

एकतर होणारा खर्चही थोडासा कमी होतो आणि कॅश बाळगायची गरज नाहीए. तुम्हाला सुट्टे पैसे बाळगा हे ह्या गोष्टीतनं छोट्या छोट्या दुकानदाराकडून भाजी वाले झाले दूध विक्रेते झाले सगळ्यांकडेच आता क्यूआर कोड़ झालेला आहे

सर्व्हिस देणारे पण आहेत जे सेवा देतात आपल्याला त्यांच्याकडे पण आता क्यूआर कोड झालाय , त्याच्यामुळे ते सगळ्यांनाच सोयीचं झालेलं आहे.

कमी करायलाच हवं आपण आता

हे पैसे काढण्या संदर्भात योग्य आहे किंवा पैसे भरण्या संदर्भात पण योग्य आहे, पण ज्यावेळेस एखादी दुसरी संस्था आपल्याला काही कागदपत्रं मागते, प्रमाणपत्र मागते, त्यावेळेस बँकेचे शिक्का आवश्यक असतो त्या कागदपत्रावर म्हणून मी गेलो होतो ते प्रमाणपत्र घ्यायला की शिक्क्यासहीत मिळायला हवं.

कारण इतर सुविधा उपलब्ध असताना आपण बँकेत गर्दी करायला नको. आणि बँकेच्या अधिकाऱ्यांचाही वेळ वाचेल असं पण बघायला पाहिजे.